त्या बागेच्या बाजुला हे जीने बांधलेले आहेत पायर्‍या मोठ्या मोठ्या आहेत सेमेंटच्या आहेत सिमेंटचे खांब बाधलेले आहेत झाड लावलेली आहेत झाडांच्या अवती भोवती--

हे एक महाराष्ट्र शासन शासकीय विभागीय ग्रंथालय आहे नागपूरचं. त्या इमारतीचा कलर असा गुलाबी असा आहे. तिथं मोठासा असा एक दरवाजा आहे.

पेट्रोल अहं भरन्यासाठी आलेले आहेत व इथे खूप सारे झाडे ही आपल्याला दिसून येतात.

दिसून येत आहेत आणि यांच्या समोर आपल्याला खूप सुंदर असा रोड दिसून--